Green House चे वायूचे शोषण करून, हवामानातील बदलांशी लढा घेण्यात ते मदत करतात. शिवाय ते भूजल पुन्हा भरून काढतात, आणि हानिकारक प्रदूषण आणि गंधांपासून हवा filter करतात, य़ा व्यतिरिक्त ते अन्नाचा उत्तम स्रोत आहेत. आणि फळाचा राजा आंबाही झाडांवर वाढतात. शिवाय ते पावसाचे कारण आहे. कारण ते ढगांना पृष्ठभागाकडे आकर्षित करतात. आणि ते पाऊस पाडतात. ते शिक्षक play mate

हिरवे बनवते. तसेच हे अनेक जीवनाचे समर्थन करते. पक्षी आपले घरटे करतात. बरेच सरपटणारे प्राणी आणि प्राणी त्यावर किंवा जवळपास राहतात. याशिवाय या सर्व बरीच सुंदर फुले त्यावर अन्न वाढत आहे. शिवाय मूळ, पाणी, कांड, फूल, बियाणे यासारख्या झाडांचे अनेक भागही खाद्य आहेत.

संतुलन राखतात. निष्कर्ष काढण्यासाठी आपणच ते म्हणू शकतो की पृथ्वीवरील प्रत्येक जीवनासाठी झाडे अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहेत.

म्हणून आपल्या म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी आणि जगण्यासाठी आपल्याला झाडांचे महत्त्व शिकले पाहिजे. आणि आपल्या मुलांना वृक्षांचे महत्त्वदेखील शिकवावे लागेल. मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे. आणि झाडे ही या निर्सगाचा महत्त्वाचा घटक आहेत. पृथ्वीवरील वातावरण, निसर्गाचे ऋतू झाडांमुळे संतुलित राहाते. आणि मानवी जीवन हे झाडांमुळेच शक्य आहे. झाडांपासून आपल्याला oxygen मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्नचक्र आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडं सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेऊन ते अन्न तयार करतात. तसेच काही झाडांपासून औषध तयार केले जाते. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडापासून अनेक जीवनजीवनोपयोगी वस्तू बनवल्या जातात. तसेच वह्या पुस्तकांसाठी लागणार कागददेखील झाडांपासूनच बनतो. अशा प्रकारे झाडे मानवाला सर्वक्षेत्रात निस्वार्थपणे मदत करतात. परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे. आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचत आहे. आणि मानवाच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपउपकाराची परत फेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीजास्त वृक्षारोपण केले पाहिजे.

मानवाची जीवन पूर्णपणे या निसर्गावर अवलंबून आहे. आणि झाडे या निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतू चक्र झाडांमुळेच संतुलित राहाते आणि मानवी जीवनही झाडांमुळेच शक्य होते. योगाच्या शतकाबद्दल कोणतेही लिखित पुरावे उपलब्ध नसले तरी योगाचा उगम आपल्या देशात झाला असे मानले जाते भारतीय ऋषी पतंजली यांनी योग्य

पर्यंत शोधला जाऊ शकतो योगासनांच्या आकृत्या, मुद्रा, सिंधू खोऱ्यात दगडावर कोरलेल्या आळ्या येतात जी योगाच्या मुलमुद्रा आणि पद्धती दर्शवतात लोकसुत्रे योगाची सर्वात जुनी लिखित नोंद हाये आणि अस्तित्त्वात असलेल्या सर्वात जुन्या ग्रंथांपैकी एक हाये हे सर्व आधुनिक FORMULATION साठी FRAMEWORK प्रदान करते दैविक ज्ञान्याच्या मार्गावर हृदय आणि आत्मा त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी योग विकसित केला गेला त्याचवेळी असे आढळून आले कि योग मधुमेह आणि उच्चरक्तदाब सारक्या अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आणि शारीरिक जखम आणि तीव्र वेदना कमी करण्यास मदत करण्यासाठी दर्शविले गेले हाये

तशी हि प्रथा बऱ्याच वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवली आणि सानांमध्ये बदलली गेली हाये भारतात योगाची स्थिती काय हाये आणि कशी हाये ते जाणून घेऊया भारतात योग आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात भारतात एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी झाली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला दिलेला ठराव मंजुर करण्यात आला आणि एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आता प्रश्न उद्भवतो कि फक्त एकवीस JUNE का उत्तर हाये एकवीस JUNE हा ऊत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस हाये आणि जगाच्या अनेक भागात त्याचे विशेष महत्व हाये म्हणून माननीय पंतप्रधानांनी हा दिवस सुचवला या दिवशी फक्त भारतात नव्हे पूर्ण जगभरात दिवस युगप्रेमी उत्सहात साजरा करू लागले सकाळची सुरवात भव्य योग शिबिरानी करून नंतर एकमेकांना योग दिनाच्या शुभेच्छा देऊन दिवसाची सुरवात केली जाते दोन हजार अठरा च्या योग सत्रा नंतर अधिकाऱ्यांनी गिनिस world record प्रमाणपत्र सादर केले जात असे लिहिले हाये एकवीस जून दोन हजार अठरा रोजी पतंजली योगपीठ प्राजक्ता सरकार आणि जिल्हा प्रशासन कोटा राजस्थान याना सर्वात मोठ्ठा योग धडा मिळावा यामध्ये सर्वात जास्त लोक सहभागी झाले योगाचे प्रकार व्यायाम, शक्ती, लवचिकता, श्वासोच्छवासावर लक्ष्य केंद्रित करून अधिनिक योग विकसित झाला आहे शाररीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते योगाच्या अनेक शैली आहेत शैली इतरांपेक्षा अधिक प्रा प्रामाणिक किंवा श्रेष्ठ आहे. योगाची विविध प्रकार आणि शैलींमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे मुख्य योग प्रकार पुढील प्रमाणे आहेत ज्ञान, योग किंवा तत्वज्ञान भक्तीयुग किंवा भक्ती परमानंदाचा मार्ग कर्मयोग किंवा आनंदी कृतीचा मार्ग योगा मध्ये विविध प्रकारचे व्यायाम आणि पद्धती समाविष्ट आहेत राजयोग राज योग जो पुढे आठ भागांमध्ये विभागला गेला आहे त्याला अष्टांग योग असेही म्हणतात या विविध पद्धतींमध्ये संतुलित आणि समाकलन करण्यासाठी राजयोग प्रणलीता मूलभूत भाग म्हणजे योग आसनांचा सराव आहे यम नियम

अष्टांग योग योगाची हे स्वरूप योगाच्या प्राचीन शिकवणी वापरते तथापि ते एकोणविशे सत्तर चार दशकात सर्वात लोकप्रिय झाले अष्टांग योग प्रामुख्याने सहा आसनाचे संयोजन हाये जे जलद श्वास घेण्याच्या प्रक्रियेस एकत्र करते बिक्रम योग बिक्रम योगाला hot योग या नावाने देखील ओळखले जाते या प्रकारचे योग प्रामुख्याने कृत्रिम रित्या गरम केलेल्या खोलीत केले जाते ज्याचे तापमान सुमारे एकशे पाच अंश CELSIUS

वर्ग सहसा मूलवित योग मुद्रांच्या सौम्य परिचय म्हणून काम करतात इयेंगेर योग योगाच्या या स्वरूपात सर्व poses चे योग्य सर व्याख्यान विविध आच्छधन जसे कि blanket, उशी, खुर्ची आणि गोल लांब अशी इत्यादी वापरून केले जाते. जीवामुक्ती योग्य जीव मुक्ती म्हणजे जिवंत असतात असताना मुक्ती. हा प्रकार एकोणविषे चौऱ्यांशी मध्ये उदयास आला आणि त्यात आध्यात्मिक शिकवण आणि पद्धती समाविष्ट होत्या या प्रकारचा योग्य स्वतः pose वर लक्ष्य केंद्रित करणे ऐवजी pose दरम्यानची गती वाढवण्यावर लक्ष्य केंद्रित करतो, या प्रकारच्या FOCUS ला विन्नसा प्रत्येक वर्गात एक विषय असतो. ज्याचा शोध योग शास्त्र जप ध्यान आसन प्राणायाम आणि संगीता द्वारे केला जातो. जीवामुक्ती योग शारीरिक दृष्ट्या तीव्र असू शकतो. कृपाळू योग हा प्रकार व्यावसायिकला त्यांचे शरीर जाणून घेणे, स्वीकारणे, आणि शिकणे, शिकवते. कृपाळूच विद्यार्थी आतीस बाजूस पाहून त्याच्या पातळीचा सराव करायला शिकतो. वर्ग सहसा श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि सौम्य तालीम सुरु होतात. त्यानंतर वै

हि ज्ञानाची एक प्रणाली आहे. ज्याचा उद्देश मनात दडलेली ऊर्जा शोधणे आहे एक वर्ग सहसा हॅलो

भाऊ वाह आता जीत चाललो होतो घरी. चालले का घरी इथून

घरी चाललो होतो म्हणलं बोलना हव का? अन मी म्हणत होतो

आमरस खायले या ना मग आमरस खायल का? हा लय दिवस झाले म्हणलं वहिनी सोबत काही गप्पा बीप्पा नाही. अरे बापरे येऊ न येऊ आता लगेच रेडी होऊन घरी जाऊन. लगेच वहिनीला घेऊन येतो आमरस खायला.

च्यात मंग आपल्या म्हणजे ग्रामपोस

हाव लुका चलन चलन काई ईसु नाही घेऊन या

आता मी आते का रे चाललेलो घडी लो घरी जातो आंगोळ गिंगळ करतो. आवडते का?

आ त मंग एक ना मी काय म्हणतो

अरे मी आता घरी चाललो होतो.

वाजावरी झगडे केले होते माया सोबत.

तउजय कडून सांग न हात लावत असते का? नाही नाही कायले आम्ही राव समजू

गवाया तिच्या चाय बग का?

अरे बळजबरी खेटाय लागल ते त्याला म्हणलं भाई काय झालं ते सांग.

नाही न गाय पाय न गाडी तिकडे लावली होती थी एक कोपऱ्यात.

हव का

ते बी घेऊन टाकलन

नाही रे अरे मारल नाही त्याला माराच्या पहिले तर भाई लोंग त कोयता काढून घाव मारून गेले.

दीगा सहा नंतर कधी हिंडतो का माहिती आहे सांगून

हा मारणे का है ऊनको आब पहिले जायेंगे अपून

बर ठीक आहे मंग आता तु काय करतो येतो का लवकर इकडं मग मी येतो लगेच तिकड मंग आपण जाऊ इथंच राहते ते ओळखिच आहे माया. मंग का करायच माह ओळखिच म्हणतो, मारायच म्हणतो. मारायच आहे मारायच त्याला आपण जाऊ सगळं झाल्यावर मी पहिले येतो घरी आमरस गिमर्स खाऊ मग नंतर जाऊ आपण

पाउणे आठ दिवस म्हणून आमरस त खाल्ला. आह सोबत खाऊ ना मस्त निवांत आ खाऊ खाऊ खाऊ बिलकुल

घे घेऊन येन मंग घेऊ न मंग त्याला काय.

होगी होगी काय लागू रायले आपुनही लाजते आरघे. मजा आहे मंग काय लाजतो आम्ही

काही प्यायला लाजतो का तूम्हाला माहिती आहे करन त्यायची

खायला प्यायला लाजत नाही तुम्हाला माहिती आहे. खायला लाजते मनल

हा मी म म म साला बिली म्ह साल्याला घेऊन येऊ का? हरे याना भाऊ तुम्हाला कधी नाही म्हणलं मी का? नही या आपल्या चांगलं वाटत नाही ते. या साल्याला घेऊन आय सल्याच्या बायकोला घेऊन या साळ्याच्या पोराला घेऊन या. साल्याच्या लग्न नाही व्हईल ना आहो.

अरे त मग आपण तिघ जण येऊ भेटून.

हव का मंग त्याल घेऊन या. हाआ तो म्हणे घ्यायची घ्यायची म्हणू लागला.

सांगा न मंग कोणता आणू काय आणू त्याला मनल सांग कोणच आणू त मनल, आपले भाऊ मनल ते कोणत आणू मनल. कोणते म्हणण तो म्हणते बाबा भिंगरी हणतो म्हणून.

भिंगरी का मंग आपल्याला कोनती आणायची आपल्याला घ्या बँडेज की घ्या.

आपल्याला काय एक एक मागवा अन त्याला एक मागून टाका तो ज्यास्त नाही घेत.

आपू का मंग चकणा काय मागायचे. चकणा ला हा चकणा ला घरी आ घेऊन ये सांगा तुम्ही चांगल वांगल चटपटा.

एक किलो कंटाक घेऊन टाका न